एक स्विमिंग पूल दिसत आहे.

काही लहान मूल पण आहेत.

एक लामलचक घर पण दिसत आहे.

पिवळा रंग व लाल रंग दिलेला दिसत आहे.

खूप झाडांची गर्दी दिसत आहे.